माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार
2019 चे शेवटचे काही दिवस आपल्या समोर आहेत
तीन दिवसांमध्ये 2019 हे वर्ष संपेल आणि आपण केवळ 2020 मध्ये प्रवेश करणार नाही तर नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत नवीन दशकात प्रवेश करू 21व्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये प्रवेश करणार आहोत
मी सर्व देशवासियांना 2020 साठी हार्दिक शुभेच्छा देतो
या दशकात एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे यात 21 व्या शतकात जन्मलेले लोक देशाच्या विकासाला गती देण्यास सक्रिय भूमिका बजावतील जे या शतकातील महत्त्वाच्या प्रश्नांना समजून मोठे होत आहेत
अशा तरूणांना आज वेगवेगळ्या शब्दांनी ओळखले जातात
कोणी त्यांना मिलेनियल म्हणून ओळखतात कोणी त्यांना जनरेशन झेड किंवा जेन झेड असे म्हणतात
आणि लोकांच्या डोक्यात एक गोष्ट तर अगदी पक्की बसली आहे की ही सोशल मिडिया पिढी आहे
ही पिढी खूप प्रतिभावान आहे याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच येत असतो
ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचे वेगळे करण्याचे स्वप्न बघतात
त्यांची स्वतःची मत देखील आहेत आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आणि विशेषतः मी भारताविषयी हे सांगू इच्छितो की आज जर आपण युवकांना पाहिलंत तर त्यांना आजची व्यवस्था आवडत आहे
एवढेच नाहीतर व्यवस्थेचे अनुसरण करायला देखील आवडते
आणि कधी कुठे एखादी व्यवस्था योग्य रीतीने काम करत नसेल तर ते अस्वस्थ देखील होतात आणि धैर्याने व्यवस्थेला जाब देखील विचारतात
मला हे चांगले वाटते
एक गोष्ट अगदी निश्चित आहे की आपल्या देशातील तरुणांच्या मनात अराजकतेविषयी राग आहे
अनागोंदी कारभार अस्थिरता यासगळ्या बद्दल त्यांना खूप चीड आहे
त्यांना घराणेशाही जातिवाद आपलेपरके स्त्रीपुरुष हे भेदभाव आवडत नाही
कधीकधी आपण पाहतो की विमानतळावर किंवा अगदी सिनेमागृहात जर कोणी रांगेत उभे असेल आणि कोणीतरी रांगेत मध्येच घुसत असेल तर त्याला सर्वात आधी विरोध करणारे तरुणच असतात
आणि आपण पाहिले आहे की अशी कोणतीही घटना घडत असेल तर दुसरा एखादा तरुण लगेच आपला मोबाइल फोन काढून त्याचा व्हिडिओ बनवतात आणि हा व्हिडिओ लगेच व्हायरल देखील होतो
आणि ज्याची चूक आहे त्याला कळते की काय झाले आहे तर एक नवीन प्रकारची प्रणाली नवीन प्रकारचे युग नवीन प्रकारचे विचार हे आपल्या तरुण पिढीला प्रतिबिंबित करतात
भारताला आज या पिढीकडून खूप अपेक्षा आहेत
या तरुणांना देशाला नवीन उंचीवर न्यायचे आहे
स्वामी विवेकानंद म्हणाले होते माय फेथ इस इन ठे यंगर जनरेशन ठे मॉडर्न जनरेशन आउट ओएफ थेम विल कोम माय वर्कर्स
ते म्हणाले होते मला तरुण पिढीवर या आधुनिक पिढीवर विश्वास आहे आणि त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला होता की यातूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील
तरूणांविषयी बोलताना ते म्हणाले तारुण्याचे मोल कोणी लावू शकत नाही आणि याचे वर्णनही करता येत नाही
हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान काळ आहे
तुम्ही आपल्या तारुण्याचा उपयोग कशाप्रकारे करता यावर तुमचे भविष्य आणि तुमचे जीवन अवलंबून आहे
विवेकानंद यांच्या म्हणण्यानुसार जो उर्जेने आणि गतीशिलतेने भरलेला आहे आणि ज्यात बदलण्याची शक्ती आहे तो खरा युवक
मला विश्वास आहे की भारतात हे दशक हे दशक केवळ तरुणांच्या विकासासाठीच नव्हे तर तरूणांच्या क्षमतेने देशाचा विकास साध्य करण्याचे देखील सिद्ध होईल आणि ही पिढी भारताच्या आधुनिकतेत खूप मोठी भूमिका बजावणार आहे हे मला स्पष्टपणे जाणवत आहे
येत्या 12 जानेवारीला विवेकानंद जयंती दिनी जेव्हा देश युवा दिन साजरा करेल तेव्हा या दशकातील प्रत्येक तरुणाने आपल्या या जबाबदारीवर चिंतन केले पाहिजे आणि या दशकासाठी एखादा संकल्प देखील केला पाहिजे
माझ्या प्रिय देशवासियांनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कन्याकुमारी मध्ये ज्या खडकावर बसून स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती तिथे जे विवेकानंद यांचे स्मारक आहे त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत
गेल्या पाच दशकांत हे स्थान भारताचे गौरवस्थान राहिले आहे
कन्याकुमारी देश आणि जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे
ज्या कोणाला देशभक्तीने भारावलेल्या आध्यात्मिक चेतनेचा अनुभव घ्यायचा आहे त्यांचासाठी हे तीर्थस्थान आहे श्रद्धास्थान आहे
स्वामीजींच्या या स्मारकामुळे प्रत्येक पंथातील प्रत्येक वयोगटातील लोकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली आहे
गरीब नारायणांची सेवा हा मंत्र जगण्याचा मार्ग दाखविला आहे
जो कोणी तिथे गेला त्याच्यात शक्तीचा संचार होणे सकारात्मकता जागृत होणे देशासाठी काहीतरी करण्याची भावना जागृत होणे हे अगदी स्वाभाविक आहे
आमच्या माननीय राष्ट्रपतींनीही या पन्नास वर्ष जुन्या रॉक स्मारकाला भेट दिली आहे आणि मला आनंद आहे की आमचे उपराष्ट्रपतीही गुजरातमधील कच्छ मध्ये आयोजित झालेल्या महत्वपूर्ण अशा रणमहोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते
जेव्हा आमचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती देखील भारतात अशा महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळांना भेट देतात तेव्हा देशवासियांना यातून नक्कीच प्रेरणा मिळते तुम्हीही नक्की जा
माझ्या प्रिय देशवासियांनो आपण वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये शाळांमध्ये शिकतो हे खरं परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा एक अतिशय आनंददायी क्षण असतो आणि माजी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यात सर्व तरुण एकत्र येवून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात आयुष्य 10 वर्षे 20 वर्षे 25 वर्षे मागे जाते
परंतु कधीकधी माजी विद्यार्थ्यांचा असा मेळावा विशेष आकर्षणाचे कारण बनतो त्याकडे लक्ष दिले जाते आणि देशवासीयांचे लक्ष देखील तिथे जाणे फार महत्वाचे आहे
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा खरं म्हणजे जुन्या मित्रांना भेटणे आठवणींना उजाळा देणे या सगळ्याचा स्वतःचा एक वेगळा आनंद असतो आणि या सगळ्या सोबत काही खास सामायिक उद्देश असेल एखादा संकल्प असेल काही भावना जोडलेल्या असतील मग तर ते अगदी इंद्रधनुष्यासारखे होते
आपण पाहिले असेलच की कधी कधी हे माजी विद्यार्थी त्यांच्या शाळांसाठी काहीतरी योगदान देतात
काही संगणकीकृत करण्यासाठी व्यवस्था स्थापित करतात काही चांगले वाचनालय उभारतात काही पिण्याच्या पाण्याची सोय करतात तर काही नवीन खोल्या बांधण्यासाठी तर काही क्रीडा संकुलासाठी योगदान देतात
काही नं काही तरी करतातच
ज्या ठिकाणी आपले आयुष्य घडले त्यासाठी आयुष्यात काहीतरी करावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि असे वाटले देखील पाहिजे आणि यासाठी लोकं पुढाकार देखील घेतात
परंतु आज मी तुमच्यासमोर एक खास प्रसंग सांगू इच्छित आहे
अलीकडेच प्रसार माध्यमांमध्ये जेव्हा बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील भैरवगंज आरोग्य केंद्राची कथा मी ऐकली तेव्हा मला खूप चांगले वाटले आणि ही गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय मी राहू शकत नाही
या भैरवगंज आरोग्य केंद्रात विनामूल्य आरोग्य तपासणीसाठी जवळपासच्या गावातील हजारो लोकांनी गर्दी केली
आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही
तुम्हाला वाटत असेल यात काय नवीन आहे आली असतील लोकं तर असे नाही यात बरेच नवीन आहे
हा कार्यक्रम सरकारी नव्हता किंवा सरकारचा उपक्रम देखील नव्हता
हे तिथल्या के
हायस्कूल हा त्याच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होता ज्यांतर्गत त्यांनी हे पाऊल उचलले होते आणि त्याला नाव दिले होते संकल्प 95
संकल्प 95 चा अर्थ आहे त्या उच्च माध्यमिक शाळेच्या 1995 च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचा संकल्प या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आणि काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला
यात माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सार्वजनिक आरोग्य जनजागृतीची जबाबदारी स्वीकारली
संकल्प 95च्या या मोहिमेमध्ये बेतियाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बरीच रुग्णालयेही सहभागी झाली
त्यानंतर सार्वजनिक आरोग्याबाबत एक मोहीमच सुरू झाली
विनामूल्य तपसणी असो मोफत औषध देणे असो किंवा जनजागृती करणे असो संकल्प 95 हा सर्वांसाठी एक उदाहरण बनला आहे
आपण बऱ्याचदा असे म्हणतो की जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा हा देश 130 कोटी पावले पुढे जातो
जेव्हा अशा गोष्टी समाजात प्रत्यक्षात दिसतात तेव्हा प्रत्येकाला आनंद समाधान मिळते आणि आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा देखील मिळते
एकीकडे बिहारच्या बेतीयात माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने आरोग्य सेवा करण्याचा विडा उचलला तर दुसरीकडे उत्तर प्रदेशामधील फुलपूरमधील काही महिलांनी आपल्या उपजीविकेद्वारे संपूर्ण प्रदेशाला प्रेरित केले
जर सगळ्यांनी एकत्र येवून एखादा संकल्प केला तर परिस्थिती बदलण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही हे या महिलांनी सिद्ध केले आहे
काही काळापूर्वी पर्यंत फुलपूरच्या या स्त्रिया आर्थिक अडचणी आणि दारिद्रयामुळे त्रस्त होत्या परंतु आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांचात हिंमत होती
या महिला कादीपूरच्या बचत गटात सहभागी होऊन चप्पल बनवण्याचे कौशल्य शिकल्या यामुळे त्यांनी केवळ त्यांच्या पायाला टोचलेले हतबलतेचे काटेच काढून टाकले नाहीत तर परंतु स्वावलंबी बनून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण देखील केले
ग्रामीण उपजीविका मिशनच्या मदतीने आता येथे एक चप्पल बनवण्याचा कारखाना देखील उभारण्यात आला आहे जिथे आधुनिक मशीनद्वारे चप्पल बनवल्या जात आहेत
मी विशेषत स्थानिक पोलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो त्यांनी स्वतसाठी आणि त्यांच्या कुटूंबियांकरिता या महिलांनी बनवलेल्या चप्पल खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन दिले आहे
आज या महिलांच्या संकल्पामुळे त्यांच्या केवळ त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीच बळकट झाली नाही तर जीवनस्तरही सुधारला आहे
जेव्हा मी फुलपूरमधील पोलिस कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा ऐकतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल की मी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासीयांना एका गोष्टीची विनंती केली होती आणि मी सांगितले की आपण सर्व देशवासीयांनी स्थानिक बाजारपेठेत खरेदी केली पाहिजे
आज पुन्हा एकदा मी सुचवितो आपण स्थानिक पातळीवर बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊ शकतो आपण आपल्या खरेदीमध्ये त्यांना प्राधान्य देऊ शकतो स्थानिक उत्पादनांना आम्ही आमची प्रतिष्ठा आणि अभिमाना सोबत जोडू शकतो या भावनेने आपण आपल्या देशवासीयांना समृद्ध करण्याचे माध्यम बनू शकतो का मित्रांनो कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात प्रकाश देणारा दीपक या भावनेने महात्मा गांधी स्वदेशीकडे पाहत होते
गोरगरीबांच्या जीवनात समृद्धी आणतो
शंभर वर्षांपूर्वी गांधीजींनी एक मोठे जनआंदोलन सुरू केले होते
भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे लक्ष्य होते
गांधीजींनी स्वावलंबी होण्याचा हा मार्ग दाखविला होता
2022 मध्ये आपण आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करू
ज्या स्वतंत्र भारतात आपण श्वास घेत आहोत त्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लक्ष्यावधी पुत्रांनी माताभगिनींनी अनेक अत्याचार सहन केले आहेत अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे
लाखो लोकांचा त्याग तपश्चर्या बलिदान यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ज्या स्वातंत्र्याचा आपण पुरेपूर उपभोग घेत आहोत आपण स्वतंत्र आयुष्य जगत आहोत आणि देशासाठी मरणारे देशासाठी प्राण पणाला लावणारे ज्ञातअज्ञात असंख्य लोक आपल्याला फारच थोड्या लोकांची नावे माहित असतीलपण त्यांनी त्याग केला आहे स्वतंत्र भारताचे स्वप्न बघत समृद्ध सुखी संपन्न स्वतंत्र भारतासाठी
माझ्या प्रिय देशवासियांनो 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहेत कमीतकमी या दोनतीन वर्षांत आपण स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचा आग्रह करू शकतो का भारतात तयार झालेल्या आपल्या देशवासीयांच्या हातांनी बनलेल्या ज्याला आपल्या देशवासियांच्या घामाचा सुंगंध येत आहे आपण अशा वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरू शकतो का मी फार जास्त कालावधीसाठी हे म्हणत नाही स्वातंत्र्याच्या 75 वर्षापर्यंत केवळ 2022 पर्यंत मी हे बोलत आहे
आणि हे काम सरकारी नसावे ठिकठिकाणी तरुणांनी पुढे यावे लहान लहान संघटना तयार कराव्यात लोकांना प्रोत्साहन द्यावे समजावून सांगा आणि निर्णय घ्या चला आपण स्थानिक उत्पादनांची खरेदी करू स्थानिक उत्पादनांवर भर देऊ ज्यात देशवासीयांच्या घामाचा सुगंध आहे तोच माझ्या स्वतंत्र भारताचा आनंदी क्षण आहे चला हे स्वप्न बघत आपण पुढे जाऊया
माझ्या प्रिय देशवासियांनो देशातील नागरिकांनी स्वावलंबी बनून सन्मानाने आपले जीवन जगावे हे आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचे आहे
अशा एका उपक्रमाबद्दल मी चर्चा करू इच्छितो ज्याने माझे लक्ष वेधून घेतले आणि तो उपक्रम म्हणजे जम्मूकाश्मीर आणि लडाखचा हिमायत कार्यक्रम
हिमायत प्रत्यक्षात कौशल्य विकास आणि रोजगार यांच्याशी संबंधित आहे
यात 15 ते 35 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले आणि तरूण सहभागी होतात
हे जम्मूकाश्मीरचे ते लोकं आहेत ज्यांचे काही कारणास्तव शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही ज्यांना अर्ध्यावर शाळा आणि महाविद्यालय सोडावे लागले
माझ्या प्रिय देशवासियांनो तुम्हाला हे ऐकून खूप आनंद होईल की मागील दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत अठरा हजार युवकांना वेगवेगळ्या 77 व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले
यापैकी सुमारे पाच हजार लोक कुठेतरी नोकरी करत आहेत आणि बऱ्याच जणांनी स्वयंरोजगाराच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे
हिमायत कार्यक्रमाद्वारे आपले जीवन बदलून टाकणाऱ्या या लोकांच्या कथा खरोखर माझ्या मनाला भिडणाऱ्या आहेत
तमिळनाडूच्या तिरुपुरात गारमेंट युनिटमध्ये पदोन्नतीनंतर सुपरवायझरकमकोऑर्डिनेटर बनली आहे
वर्षभरापूर्वीपर्यंत ती कारगिलच्या एका छोट्याशा गावात राहत होती
आज तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आहे तिला आत्मविश्वास आला आहे ती स्वावलंबी झाली आहे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी देखील तिने आर्थिक विकासाची संधी आणली आहे
परवीन फातिमा प्रमाणेच हिमायत कार्यक्रमामुळे लेहलडाख भागातील अन्य मुलींचे रहिवाशांचे नशीब बदलले आहे आणि ते सर्व आज तामिळनाडूमध्ये एकाच कंपनीत काम करत आहेत
त्याचप्रमाणे डोडाच्या फियाज अहमदसाठी हिमायत वरदान ठरले
फियाजने 2012 मध्ये 12 वीची परीक्षा दिली परंतु आजारपणामुळे तो त्याचे शिक्षण पुढे पूर्ण करू शकला नाही
फियाज दोन वर्षांपासून हृदयरोगाशी झुंज देत होता
दरम्यान त्याचा एक भाऊ आणि एक बहिणीचाही मृत्यू झाला
त्याच्या कुटुंबावर एक प्रकारे संकटांचा डोंगर कोसळला
अखेरीस त्यांना हिमायतकडून मदत मिळाली
त्यांनी हिमायतमार्फत आयटीईएस म्हणजेच माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा यामध्ये प्रशिक्षण घेतले आणि आज तो पंजाबमध्ये नोकरी करत आहे
फियाज अहमद यांनी पदवीचे शिक्षण त्यांनी सुरु ठेवले होते ते ही आता पूर्ण होईल
अलीकडेच हिमायातच्या एका कार्यक्रमात त्यांना आपला अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते
आपली गोष्ट सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले
त्याचप्रमाणे अनंतनागचा रकीबउलरहमान आर्थिक अडचणीमुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकला नाही
एके दिवशी रकीबला त्याच्या विभागातील मोबिलायझेशन शिबिरातून हिमायत कार्यक्रमाची माहिती मिळाली
रकीबने लगेच रिटेल टीम लीडर कोर्समध्ये प्रवेश घेतला
येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर आज तो एका कॉर्पोरेट हाऊसमध्ये नोकरी करत आहेत
हिमायत मिशन च्या लाभ प्राप्त झालेले प्रतिभावान युवकांची अशी अनेक उदाहरणे आहेत जे जम्मूकाश्मीरच्या परिवर्तनाचे प्रतिक बनले आहेत
हिमायत कार्यक्रम सरकार प्रशिक्षण भागीदार नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि जम्मूकाश्मीरमधील लोक यांच्यात असलेल्या ताळमेळाचे एक आदर्श उदाहरण आहे
या कार्यक्रमामुळे जम्मूकाश्मीरमधील तरुणांमध्ये नवा आत्मविश्वास जागृत झाला आहे आणि प्रगतीचा पुढील मार्गही प्रशस्त झाला आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो 26 तारखेला आपण या दशकातील शेवटचे सूर्यग्रहण पाहिले
कदाचित या सूर्यग्रहणामुळेच रिपुनने मायगोव वर एक अतिशय रोचक प्रतिक्रिया लिहिली आहे
तो लिहितो नमस्कार सर माझे नाव रिपुन आहे
मी ईशान्य भारतातील आहे पण सध्या मी दक्षिणेत काम करतो
मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे
मला आठवतंय की आमच्याकडे आभाळ स्वच्छ असल्यामुळे आम्ही तासन् तास आकाशातील ताऱ्यांकडे पहात रहायचो
ताऱ्यांकडे टक लावून बघायला मला खूप आवडायचे
आता मी एक व्यावसायिक आहे आणि माझ्या दैनंदिन कामांमुळे मी या गोष्टींसाठी आता वेळ देऊ शकत नाही आपण या विषयाबद्दल थोडेसे बोलू शकता का विशेषतः तरुणांमध्ये खगोलशास्त्र कसे लोकप्रिय होऊ शकते
माझ्या प्रिय देशवासियांनो मला बऱ्याच सूचना येत असतात परंतु या प्रकारची सूचना कदाचित प्रथमच माझ्याकडे आली आहे असे मी म्हणू शकतो
तसे पहिले तर विज्ञानावर बऱ्याच बाबींवर बोलण्याची मला संधी मिळाली आहे
विशेषत तरुण पिढीच्या विनंती वरून मला बोलण्याची संधी मिळाली आहे
परंतु या विषयावर कधी बोलणेच झाले नाही आणि आता 26 तारखेलाच सूर्यग्रहण झाले आहे त्यामुळे कदाचित आपल्यालाही या विषयामध्ये रस असेल असे वाटते
सर्व देशवासीयांप्रमाणे विशेषत माझ्या तरुण मित्रांप्रमाणे मी देखील 26 तारखेला सूर्यग्रहण होते तेव्हा देशवासियांप्रमाणेच मला देखील आणि माझ्या तरुण पिढीच्या मनातील उत्साहाप्रमाणे माझ्या मनात देखील उत्साह होता आणि मलासुद्धा सूर्यग्रहण पहायचे होते पण दुर्दैवाने त्या दिवशी दिल्लीत आकाश ढगाळ होते आणि मला त्याचा आनंद घेता आला नाही परंतु टीव्हीवर कोझिकोड आणि भारताच्या इतर भागात दिसणारी सूर्यग्रहणाची सुंदर छायाचित्रे बघायला मिळाली
सूर्य एका चमकणाऱ्या अंगठीच्या आकाराचा दिसत होता
आणि त्या दिवशी मला या विषयातील काही तज्ञांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळाली आणि ते सांगत होते की चंद्र पृथ्वीपासून फारच दूर आहे म्हणून हे घडते आणि म्हणूनच त्याचा आकार सूर्याला पूर्णपणे व्यापत नाही
अशाप्रकारे एका अंगठीचा आकार तयार होतो
हे सूर्यग्रहण एक वार्षिक सूर्यग्रहण ज्याला खंडग्रास ग्रहण देखील म्हणतात
ग्रहण आपल्याला आपण पृथ्वीवर राहत असून अंतराळात फिरत असल्याची आठवण करून देते
सूर्य चंद्र आणि इतर ग्रहांसारखेच अवकाशात अनेक ग्रह फिरत असतात
चंद्राच्या सावलीमुळेच आपल्याला ग्रहणांचे विविध प्रकार दिसतात
मित्रांनो भारताला खगोलशास्त्राचा खूप प्राचीन आणि गौरवशाली इतिहास आहे
आकाशातील चमकणाऱ्या ताऱ्यांशी आपला संबंध आपल्या संस्कृतीइतकाच जूना आहे
आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहित असेल की भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय भव्य जंतरमंतर आहेत जे पाहण्यासारखे आहेत
आणि या जंतरमंतरचा खगोलशास्त्राशी थेट संबंध आहे
आर्यभट्टांच्या महान प्रतिभेबद्दल कोणाला माहिती नाही आपल्या कारर्किदित त्यांनी सूर्यग्रहणासह चंद्रग्रहणाची सविस्तर व्याख्या दिली आहे
तात्विक आणि गणितीय दोन्ही दृष्टीकोनातून ही व्याख्या केली आहे
पृथ्वीच्या सावलीच्या आकाराची गणना कशी करावी हे त्यांनी गणिताच्या आधारे स्पष्ट केले
त्यांनी ग्रहण कालावधी आणि त्याची गणना करण्यासाठी अचूक माहिती दिली
भास्कर यांच्यासारख्या त्यांच्या शिष्यांनी ही प्रेरणा आणि हे ज्ञान पुढे नेण्याचा प्रयत्न केला
पुढे चौदाव्या पंधराव्या शतकात केरळमधील संगम गावचे माधव यांनी ब्रह्मांडात अस्तित्वात असणाऱ्या ग्रहांची स्थिती मोजण्यासाठी कॅल्क्युलसचा वापर केला
रात्रीचे आकाश हा केवळ कुतूहलाचा विषय नव्हता तर तो गणिताच्या दृष्टीने विचार करायला लावणारा आणि शास्त्रज्ञांसाठी एक महत्त्वाचा स्त्रोत होता
काही वर्षांपूर्वी मी प्रीमॉडर्न कच्छी नॅव्हिगेशन टेक्निक अँड वॉयजेस या पुस्तकाचे अनावरण केले होते
हे पुस्तक एक प्रकारे मालमची डायरी आहे
मालम याने खलाशी म्हणून त्याने अनुभवलेल्या प्रसंगांची आपल्या शब्दात डायरीत नोंद करून ठेवली आहे
आधुनिक युगात त्याच मालमच्या पोथींचा संग्रह आणि तो देखील गुजराती हस्तलिखित संग्रह आहे ज्यामध्ये पुरातन नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे वर्णन केले आहे आणि आकाश तारे ताऱ्यांच्या हालचालींचे वर्णन मालम नि पोथी मध्ये केले आहेआणि हे स्पष्टपणे सांगितले आहे की समुद्रात प्रवास करताना ताऱ्यांच्या मदतीने दिशा निश्चित केली जाते
तारे इच्छितस्थळी पोहोचण्याचा मार्ग दाखवतात
माझ्या प्रिय देशवासियांनो खगोलशास्त्राच्या क्षेत्रात भारत खूपच पुढे आहे आणि आपले उपक्रम पथप्रवर्तक देखील आहेत
आपल्याकडे पुण्याजवळ एक विशालकाय मीटरवेव्ह दुर्बीण आहे
एवढेच नव्हे तर कोडाईकनाल उदगमंडलम गुरु शिखर आणि हणले लडाख इथेही शक्तिशाली दुर्बिणी आहेत
2016 मध्ये बेल्जियमचे तत्कालीन पंतप्रधान आणि मी नैनितालमध्ये 6
6 मीटर देवस्थल ऑप्टिकल दुर्बिणीचे उद्घाटन केले होते
ही आशियातील सर्वात मोठी दुर्बीण आहे
इस्रोकडे एस्ट्रोसॅट नावाचा एक खगोलशास्त्रीय उपग्रह आहे
सूर्याबद्दल संशोधन करण्यासाठी इस्रो आदित्य या नावाने आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे
खगोलशास्त्राविषयी आपले प्राचीन ज्ञान असो की आधुनिक यश आपण त्यांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे
आज आपल्या तरुण शास्त्रज्ञांमध्ये केवळ त्यांचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याची तीव्र इच्छा नाही तर त्यांच्यात खगोलशास्त्राच्या भविष्याबद्दल देखील एक दृढ इच्छाशक्ती आहे
आपल्या देशातील तारामंडळ रात्रीचे आकाश समजावून घेण्याबरोबरच स्टार गेझिंगला देखील छंद म्हणून विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे
बरेच लोक छत किंवा बाल्कनीमध्ये दुर्बिणी छंद म्हणून ठेवतात
स्टार गेझिंगमुळेताऱ्यांचे निरीक्षण करण्याच्या सवयीमुळे ग्रामीण शिबिरे आणि ग्रामीण सहलीला देखील चालना मिळू शकते
आणि अशी अनेक शाळामहाविद्यालये आहेत जी खगोलशास्त्र क्लब स्थापन करतात आणि हा प्रयोग पुढे सुरु ठेवला पाहिजे
माझ्या प्रिय देशवासियांनो आपल्या संसदेला आपण लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखतो
आज मला एक गोष्ट अभिमानाने सांगायची आहे की आपण ज्या प्रतिनिधींची निवड करुन त्यांना संसदेत पाठविले आहे त्या प्रतिनिधींनी गेल्या 60 वर्षातील सर्व विक्रम मोडले आहेत
गेल्या सहा महिन्यांत 17 व्या लोकसभेत दोन्ही अधिवेशने खूपच यशस्वी ठरली
लोकसभेने 114 टक्के काम केले तर राज्यसभेने 94 टक्के काम केले आणि त्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवळपास 135 टक्के काम झाले होते
रात्री उशिरापर्यंत संसदेचे काम सुरु होते
मी हे यासाठी सांगत आहे कारण यासाठी सर्व खासदार अभिनंदनास पात्र आहेत
आपण ज्या लोकप्रतिनिधींना संसदेत पाठविले त्यांनी साठ वर्षांचे सर्व विक्रम मोडले आहेत
इतके काम होणे हे भारतीय लोकशाहीची ताकद आणि लोकशाहीप्रती असलेला विश्वास दाखवणारा आहे
दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष सर्व राजकीय पक्ष सर्व खासदारांच्या सक्रिय सहभागाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो
माझ्या प्रिय देशवासियांनो सूर्य पृथ्वी चंद्राची गती फक्त ग्रहण निश्चित करत नाही तर बऱ्याच गोष्टी देखील याच्याशी निगडीत आहेत
आपल्या सर्वांना माहित आहे की जानेवारीच्या मध्यावर सूर्याच्या गतीवर अवलंबून असणारे वेगवेगळे सण भारतभर साजरे केले जातील
पंजाब ते तामिळनाडू आणि गुजरात ते आसामपर्यंत लोक अनेक सण साजरे करतील
जानेवारीत मोठ्या उत्साहात मकरसंक्रांत आणि उत्तरायण साजरे केले जातात
त्यांना उर्जेचे प्रतीक देखील मानले जाते
याचदरम्यान पंजाबमध्ये लोहड़ी तामिळनाडूमध्ये पोंगल आणि आसाममध्ये माघबिहू हे सण साजरे केले जातील
या सणांचं शेतकरी आणि शेतीशी खूप जवळच नातं आहे
हे सण आपल्याला भारताचे ऐक्य आणि विविधता याची आठवण करून देतात
पोंगलच्या शेवटच्या दिवशी आपल्याला तिरूवल्लुवर जयंती साजरी करण्याचे सौभाग्य प्राप्त होते
हा दिवस महान लेखकविचारवंत संत तिरुवल्लुवर यांच्या जीवनासाठी समर्पित आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो 2019 ची ही शेवटची मन की बात आहे
2020 मध्ये आपण पुन्हा भेटू
नवीन वर्ष नवीन दशक नवीन संकल्प नवीन ऊर्जा नवीन आशा नवीन उत्साह चला पुढे जाऊया
संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व शक्ती एकत्र करूया
खूप दूरवर जायचे आहे बरेच काही करायचे आहे देशाला नवीन उंचीवर न्यायचे आहे
130 कोटी देशवासीयांच्या प्रयत्नांवर त्यांच्या सामर्थ्यावर त्यांच्या संकल्पावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करूया
मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा